नमस्कार
बेसिक्स ओएफ फंक्शन्स इन बाश वरील पाठात आपले स्वागत
या पाठात शिकणार आहोत फंक्शनचे महत्व फंक्शन घोषित करणे फंक्शन कॉल करणे फंक्शनचा वर्क फ्लो हे उदाहरणांद्वारे समजून घेऊ
ह्या पाठासाठी BASHमधील शेल स्क्रिप्टींगचे ज्ञान असावे
नसल्यास संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या
httpwwwspoken tutorialorg ह्या पाठासाठी आपण वापरू उबंटु लिनक्स 1204 ओएस आणि आतापर्यंत आपण वापरत होतो ग्नू बाश वर्जन 4110 आतापासून ग्नू बाश वर्जन 42 वापरू
पाठाच्या सरावासाठी कृपया ग्नू बाश वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे
आता फंक्शन म्हणजे काय आणि त्याचे उपयोग जाणून घेऊ
फंक्शन म्हणजे कमांडसचा संग्रह किंवा अल्गोरिदम होय
ह्याचा उद्देश विशिष्ट काम करणे असा असतो
फंक्शन वापरून गुंतागुंतीचा मोठा प्रोग्रॅम छोट्या छोट्या कामांत विभागता येतो
ह्यामुळे स्क्रिप्टची वाचनीयता वाढते आणि ते वापरण्यात सहजता येते
फंक्शन घोषित करण्यासाठी दोन सिंटॅक्स आहेत
पहिला सिंटॅक्स
फंक्शन स्पेस फंक्शन अंडरस्कोर नामे महिरपी कंसात कार्यान्वित करण्याच्या कमांडस
दुसरा सिंटॅक्स
फंक्शन अंडरस्कोर नामे ओपन एंड क्लोज राउंड ब्रॅकेट्स महिरपी कंसात कार्यान्वित करण्याच्या कमांडस
फंक्शन कॉल
फंक्शन प्रोग्रॅममधे कुठूनही कॉल करता येते
तुम्हाला जिथे फंक्शन कॉल करायचे आहे तिथे फंक्शनचे नाव टाईप करा
काॅल करण्याचा सिंटॅक्स म्हणजे फंक्शनचे नावच असते
आपण हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ
मी functionश नावाच्या फाईलमधे कोड आधीच लिहून ठेवला आहे
ही शेबांग लाईन आहे
फंक्शन कीवर्डपुढे फंक्शनचे नाव लिहून फंक्शन घोषित केले आहे
येथे मशीन हे फंक्शन नेम आहे
महिरपी कंसातील घटकांना फंक्शनची व्याख्या म्हणतात
आपण मशीनची विविध प्रकारची माहिती दाखवत आहोत
उनमे हायफन आ मशीनची माहिती देते
व्ही हायफन ह सिस्टीमवर लॉगिन केलेल्या युजर्सची नावे देते
अपटाईम मशीन जेव्हापासून सुरू आहे ती वेळ देते
फ्री मेमरी स्टेटस देते
डीएफ हायफन ह फाईल सिस्टीमचे स्टेटस देते
मुख्य प्रोग्रॅम येथे सुरू होतो
आपण बिगिनिंग ओएफ मेन प्रोग्राम हा मेसेज दाखवू
येथे मशीन हे फंक्शन कॉल केले जाईल
नंतर आपण एंड ओएफ मेन प्रोग्राम हा मेसेज दाखवू
हे कसे कार्य करते ते पाहू
bash इंटरप्रिटर ला फंक्शनची व्याख्या दिसल्यावर तो फंक्शन स्कॅन करतो
जेव्हा फंक्शनचे नाव स्क्रिप्टमधे येते त्यावेळीच फंक्शन कॉल केले जाते
जेव्हा इंटरप्रिटर फंक्शनचे नाव वाचेल तो फंक्शनची व्याख्या कार्यान्वित करेल
इंटरप्रिटर फंक्शनचे नाव कमांड म्हणून हाताळतो
लक्षात ठेवा की फंक्शन कॉल करण्यापूर्वी ते डिफाईन करणे आवश्यक असते
टर्मिनलवर जा
फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवण्यासाठी टाईप करा चमोड स्पेस प्लस एक्स स्पेस फंक्शन डॉट श एंटर दाबा
टाईप करा डॉट स्लॅश फंक्शन डॉट श एंटर दाबा
आऊटपुट म्हणून टर्मिनलवर सिस्टीमची माहिती दाखवण्यात येईल
लक्षात ठेवा की सिस्टीम नुसार आऊटपुट बदलेल
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत
स्लाईडसवर जाऊ
थोडक्यात पाठात शिकलो फंक्शनचे महत्व फंक्शन घोषित करणे फंक्शन कॉल करणे फंक्शनचा वर्क फ्लो हे उदाहरणांद्वारे समजून घेतले
असाईनमेंट म्हणून दोन फंक्शन्स असलेला प्रोग्रॅम लिहा
पहिले फंक्शन डिस्कस्पेस चा वापर वाचता येण्यायोग्य स्वरूपात दाखवेल
मदत डीएफ हायफन ह दुसरे फंक्शन फाईल सिस्टीमचा वापर वाचता येण्यायोग्य स्वरूपात दाखवेल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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीमSpoken ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा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
यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे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
सहभागासाठी धन्यवाद